आमच्या लास्ट ईयरच्या प्रोजेक्टसाठी मी खरंतर अर्बन वेस्ट मॅनेजमेंटचं जे तू केलं होतंस बहुतेक दोन वर्षांपूर्वीचं प्रोजेक्ट

सो ते मी घेतलंय ह्या वर्षी फायनल साठी

त्याबद्दल थोडी माहिती मला हवी होती आणि अर्बन वेस्ट मॅनेजमेंट माझ्यामते काय वाटत होतं

हां. तेच आवाज येत नव्हता

तर ते घनकचरा व्यवस्थापन म्हणून काही ठिकाणी असे मी बॅनर्स वगैरे पहिले होते माझ्याकडे तो प्रोजेक्ट एक-दोन वर्षांआधीच केलेला त्यामुळे माझ्याकडे तो प्रोजेक्ट रेडी आहे, इनफॅक्ट मी त्याच्यावर अजूनही काम करते बऱ्याच गोष्टी इन डिटेल

छानच. मी नक्कीच. म्हणजे मला आवडेल सो पहिली गोष्ट म्हणजे मी तुला बेसिक सांगते कि अच्युअली हा टॉपिक काय आहे, कशातून हे निर्माण झालं, सो बेसिकली द इंटरोडक्टशन पार्ट ऑफ इट.

सो आपल्या माणसांच्या आपल्या रोजच्या कृतीमधून जे तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घनकचरा म्हणतात.

योग्य वापर केला तरी हा टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोतात निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होतोय.

घन कचऱ्याचं संकलन, साठवण, वाहतूक किंवा प्रक्रिया विल्हेवाट आणि पुनर्वापर इव्हेन्च्युअली ह्या बाबी घनकचरा व्यवस्थापनात खूप इम्पॉर्टन्ट रोल प्ले करतात

त्याच्यामध्ये वर्गीकरण बऱ्याच गोष्टींचं आहे सो बेसिकली वर्गीकरण हा खूप मोठा इम्पॉर्टन्ट पार्ट आहे. वर्गीकरण यु मीन ते ओला कचरा आणि सुका कचरा असं का? त्याच्यामध्ये सुद्धा धिस इज यु नो, एका पूर्ण क्लासिफिकेशन त्याचं असतं ते का म्हणजे

त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विघटनशील कचरा किंवा अविघटनशील कचरा. नेक्स्ट इज त्याचे इफेक्टस काय असतात? परिणाम. बेसिकली घातक असतात, कमी घातक, आघातक. त्याच्यानंतर त्याची प्राकृतिक स्थिती

सुका आहे की ओला. धिस इज बेसिकली जे तू बोलत होतास. आणि पुन्हा चक्रीकरण म्हणजे रिसायकलिंग पुन्हा कसं करता येईल. पुनर्चक्रीय कचरा आहे?

म्हणजे प्लास्टिक झालं आणि थर्मोकोल वगैरे हे सगळे जे नॉन रिसायकलेबल जे म्हणतो आपण तसे पुनर्चक्रीकरण

घनकचऱ्याचे जे स्रोत आहेत आपले सोर्सेस मेन हे सगळ्यांनाच माहित आहेत पण साहजिकच हे जेंव्हा डिव्हाइड होतात तेंव्हा क्लिअरली यू कॅन अंडरस्टॅंड हां

सुक्या भाज्या वगैरे ज्या आपल्या किचन मधून बाहेर पडतात त्या एक्साक्टली, कागदाच्या वस्तू, रॅपर्स काच रबर त्याच्यानंतर धातू चामड्याच्या वस्तू वगैरे त्याच्यानंतर येतं इंडस्ट्रिअल

दॅट्स राईट, दॅट्स राईट. सो स्फोटक, रोग प्रसारक असे पदार्थ. त्याच्यानंतर शेतातील घनकचरा असतो जो झाडांची पाने, फुले व फांद्या

नंतर पिकांचे टाकून दिलेले भाग जे नाही युज होत किंवा जनावरांचं मलमूत्र सो त्या गोष्टी त्याच्यानंतर आपला इ-कचरा, इलेकट्रोनिक घन कचरा, एव्हरीवन इज वेल अवेयर ऑफ द्याट. विच इज आपले अ

सगळंच माउस वगैरे जे आपण असेच टाकून देतो किंवा फोन खराब झाला, फेकून दिला, असे टाकाऊ दूरदर्शन आपले संच त्याच्यानंतर म्युझिक सिस्टिम्स, मोबाईल फोन मोस्ट कॉमन, कॉम्प्युटर्स

त्याच्यानंतर जैव वैद्यकीय कचरा बेसिकली रुग्णालयातले आपले जे बँडेजेस असतात हातमोजे, जे सगळ्यांना माहित आहे यु कॅन नॉट युज इट अगेन फॉर ऑब्व्हियस रिझन हा, बरोबर आहे, सिरींजेस झाल्या युज झालेल्या

त्याच्यानंतर तापमापकामधील जो पारा असतो, त्याच्यानंतर औषधं हा सगळा

आणि जो विघटनशील अच्युअली असतो ज्याला रिसायकलेबल आहे तो आहे खराब झालेलं अन्न आपलं, फळे, भाज्या, त्याच्यानंतर कागद येतो त्याच्यात, नंतर माती, राख, झाडाची पाने, धिस इज व्हेरी वेल नोन त्या गोष्टी

त्याच्यानंतर ह्याच्या मॅनेजमेन्टची बेसिक पद्धत असते, ज्याच्यात पहिला भाग आहे भूमिभरण

ह्या पद्धतीत कचरा पातळ थरांमध्ये पसरला जातो, त्यावर घट्ट गाळ, चिकणमाती किंवा प्लास्टिकचा थर दिला जातो.

बेसिकली अच्छिद्र पटल असतं ते.

त्याच्यावर चिकणमाती, जाड प्लास्टिक आणि वाळूचे अनेक थर दिले जातात अशी पद्धत अवलंबल्यामुळे पाझरलेलं पाणी जे असतं ते भूजलात मिश्रित होत नाही.

प्लॅस्टिकच्या तळाशी पाझरलेलं जे पाणी असतं ते पोचल्यावर खाली पम्प टाकून पाणी ते वर खेचलं जातं. आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून ते पुन्हा शुद्ध केलं जातं

त्याच्यानंतर जमिनीची जी भूमिभरण क्षमता संपते तेंव्हा ती जमीन पाण्याची टंचाई टाळण्यासाठी चिकणमाती, वाळू व मातीने झाकली जाते. त्याच्यानंतर पाण्याच्या गळतीमुळे होणारे भूजल प्रदूषण रोखण्यासाठी किंवा भूमिभारणाच्या क्षेत्राचं निरीक्षण करण्यासाठी त्याच्या आजूबाजूला अनेक विहिरी खोदल्या जातात.

कचऱ्याच्या अवायु विघटनामुळे म्हणजे अनारोबिक विघटनामुळे तयार झालेला जो मिथेन वायू आहे एव्हरीवन इज वेल अवेयर ऑफ मिथेन आणि त्याचा वापर आपल्या इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे विद्युत किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी केला जातो विच इज अ व्हेरी गुड थिंग.

त्याच्यानंतर भूमिभरणाच्या जागेची निवड हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. सो भूजलाशी संपर्क टाळण्यासाठी जमिनीची उंची भूजल पातळीपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.

शक्यतो चिकणमाती किंवा गाळ असलेल्या प्रदेशातली जागा निवडायची आणि ही जागा खडक उत्खनन क्षेत्रात नसावी. कारण तिथे माती कमी असते.

अश्या क्षेत्रात खडकांमधील भेगांमुळे पाणी खाली पाझरतं आणि मग भूजल प्रदूषण होऊ शकतं

सो ते झालं सिलेक्शन ऑफ लँड. त्याच्यानंतर भूमीभरणामुळे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. फॉर एक्झांपल, जीवघेणे अपघात, उदाहरणार्थ कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सफाई कामगार दबले जाण्याचा प्रसंग होतात, त्याच्यानंतर पायाभूत सुविधांचे नुकसान होतं आपल्या बेसिक उदाहरणार्थ कचऱ्याच्या जड वाहनांमुळे

रहदारीला अडथळे येतात म्हणजे ऍडिशनल हे हे झाले

म्हणजे यू आर ट्राइंग टू म्यानेज समथिंग आणि त्यामुळे अजूनच वाढतं

आणि स्थानिक पर्यावरणाचं प्रदूषण तर होतंच

कारण जमिनीचा तुझा तेवढा वापर होत आहे. त्याच्याबरोबर भूमिभरण बंद केल्यांनतर गळती आणि माती प्रदूषणामुळे भूजल आणि पाणवठ्याचं पण प्रदूषण होतंय ना

सो ग्राउंड वॉटरला पण तेव्हढं अफेक्ट होता कामा नये

आपले ग्रीन गॅसेस कम्स इंटू पिच्चर. मग मिथेन हा कार्बन डाय ऑक्सीड पेक्षा सुद्धा शक्तिशाली ग्रीन गॅस आहे.

आणि मग तो पर्यावरणासाठी, रहिवाश्यांसाठी, आजूबाजूच्या परिसर, लोकांसाठी खूप धोकादायक असू शकतो.

मग हा इम्पॉर्टन्ट पॉईंट, त्याच्यानंतर भस्मीकरण आलं. भस्मीकरण म्हणजे बेसिकली फक्त राख शिल्लक होईपर्यंत ज्वलन करायचं आणि भस्मक हे एक असं यंत्र आहे जे कचरा आणि अन्य प्रकारचे टाकाऊ पदार्थ ह्यांची राख होईपर्यत ज्वलनासाठी वापरले जाते ह्यातलं एक मला सांगायचं होतं एक छान मशीन माझ्या पाहणीत आलं होतं, युट्युबवर मी पाहिलं होतं त्याचं जे कंपोस्टिंग करतं म्हणजे हॉटेल्स मध्ये वगैरे ते विकतात ते लोकं,

हे मशीन आहे ते आणि मग हे मीट किंवा हे अंड्याचे ब्लॅक किंवा जे असे काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यात टाकल्या कि त्याचं कंपोस्ट तयार केलं जातं. हा, हा. आणि आता तर तुला माहिती असेल की बीएमसी आणि अशे सगळे मुंबईत जेवढ्या पण सदनिका धारक आहेत त्या लोकांना ते कंपल्सरि केलं जातंय गृहनिर्माण संस्थांमध्ये.

म्हणजे अवेयरनेस करणं आणि सगळ्यांनी ते करणं तयारी असली पाहिजे ते सगळं करण्याची.

सो क्लासिफिकेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल.

इन ऑल दिज थिंग्ज म्हणजे हे जे तुझ रन करायच आहे. म्हणजे म्यानेजमेंट किंवा...

किंवा जसं तू म्हणतोयस प्रोजेक्टस किंवा बिल्डर्सनी किंवा डेव्हलपर्सनी ते फॉलो करायला ग्रेट आहे बट शेवटी जे ग्राऊंडवर्क जे असते ते स्टार्ट होतं तुझ्या किंवा आपल्यासारख्या लोकांनी डिव्हिजन, क्लासिफिकेशन नीट केलं पाहिजे.

ते झालं तर औढचे बरेच प्रॉब्लेम्स सोल्व होऊ शकतात.

म्यानेजमेंटमध्ये. सो कचर् याच्या त्वरित अनेक अशा यू नो तसेच कमी संसाधनाच्या वापरात ज्वलनासाठी भस्मकांमध्ये उच्च उष्णता पातळी राखणे जरुरीचे असते.

उष्णता बाहेर पडू दिल्यास कचर् याचे पुर्णपणे किंवा वेगाने ज्वलन होणार नाही आणि भस्मिकरण ही विल्हेवाट पद्धत असून त्यात घन सेंद्रिय कचर् याचे ज्वलन केले जाते.

ही पध्दत घन कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन यातील अवशेष या दोन्ही गोष्टींच्या विल्हेवाटसाठी उपयुक्त आहे.

या प्रक्रियेमुळे घन कचर् याचं प्रमाण घनफळाच्या लाइक ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट कमी होते विच इज अ बिग डील जेव्हा टू विचार करतोस सच अ बिग अमाऊंट कचरा.

सो अगेन भस्मिकरण आणि इतर उच्च तापमान कचरा व्यावस्थापन प्रणाली कधीकधी औष्णिक उपचार सो बेसिकली थर्मल ट्रीटमेंट म्हणून वरणील्या जातात.

कचर् याच भस्मिकरण छोट्या स्तरात सुद्धा दिसून येतं पण घरातील कचर् याचे सर्वसामान्य ज्वलन हे मोठ्या प्रमाणावरील भस्मिकरण ... अच्छा, हा. तसेच उद्योगातील मोठ्या प्रमाणावर आणि जास्त कचर् याचं केलेलं ज्वलन मोठ्या स्तरातील भस्मिकरण म्हणता येतं.

घन, द्रव आणि वायु या प्रकारांच्या कचर् याची विल्हेवाट लावण्यासाठी ही पध्दत वापरण्यात येते.

त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जसं मी म्हणाले सेंद्रिय खतांची निर्मिती.

सो मोठ्या शहरात मोठ्या शहरामध्ये भूमी भरण्यासाठी जागेची कमतरता असल्यामुळे योग्य माध्यमाद्वारे जैवविघटनशील कचर् याचं म्हणजे म्युन्सिपल कचर् यापासून वेगळा विघटन केलं जातं.

यातून मातीसाठी चांगल्या दर्जाचे पोषण मिळते तर तसेच समृद्ध आणि पर्यावरणीय अनुकूल खत तयार केले जातात.

त्यामुळे मातीची गुणवत्ता आणि उत्पादंक्षमता वाढते विच इज इम्पॉर्टंट.

दीज डेज.यस कारण ती खालावतच चालली आहे दीज डेज.

अ सो हे हा पॉजिटिव पॉइंट आला जसं ट्राफिक वगैरे मी म्हणाली सो हा एक पॉजिटिव पॉइंट आहे यातून

तर भारतात तयार होणार् या महापालिकेतील घन कचर् यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के सेंद्रिय घटक आहेत सो या कचर् याचे विल्हेवाटीचे सर्वात जुन्या पध्दतीनपैकी एक सेंद्रिय पद्धतीने पुनरनविनिकरण केले जाऊ शकते हा, हा. आणि सेंद्रिय घटकांच्या विघटनाची नैसर्गिक प्रक्रिया...

कंपोस्टिंग जसे टू मगाशी म्हणालास कंपोस्टिंग म्हणजे जैविक प्रक्रिया असून त्यामध्ये सूक्ष्मजीव बुरशी आणि जीवाणू असतात.

जसे हे पदार्थ सारख्या अवयवयुक्त कचर् यात बुरशीचे रूपांतर होते.

हे तयार झालेले उत्पादन मातीसारखे दिसते. त्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते आणि वाढणार् या वनस्पतींसाठी ते उत्कृष्ट माध्यम असते.

ओबव्हियसली इट इज हेल्पफूल फॉर ग्रोइंग सो घन कचर् याच्या अयोग्य व्यवस्थापनेने जे परिणाम होतात जसे मी तुला म्हंटलं विघटन त्याच्यानंतर परिणाम सो परिणामांमध्ये नैसर्गिक सौंदर्य कमी होणे 760.730881 763.730877 हा, हा.

त्याच्यानंतर दुर्गंधी सो साठवलेल्या कचर् यापासून दुर्गंधी किती निर्माण होते. आपल्याला असा पण प्रॉब्लेम होतो. विचार कर अशा ठिकाणी जिथे पूर्ण एरिया ती पूर्ण लँड जी कवर झाली आहे कचर् याने आणि तिथे जर बाजूला लोक राहत असतील तर त्यांना किती प्रॉब्लेम होत असेल... हो.

हे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आपण जेव्हा जातो...

त्याच्यानंतर विषारी वायु. अगेन रोगराई पसरायला कारण लागत नाही.

सो नागरी घन कचरा विल्हेवाटची ठिकाणं किंवा भूमी भरण ठिकाणं विधारी वायु तेवढेच बाहेर पडतात जसे मी म्हंटलं मिथेन.

करेक्ट.सो रोगांचा प्रसार घन कचरा विल्हेवाटची ठिकाणं अनेक रोगांना आमंत्रित करतात विच इज अ कॉमन पॉइंट.

त्याच्यानंतर उर्जाभरण हा एक प्रकार आहे सो सेंद्रिय कचर् यापासून ऊर्जा निर्मिती विविध प्रक्रियांद्वारे केली जाते. त्यातून जैविक ऑइलची निर्मिती करता येते. जसे मी म्हंटले पॉजिटिव पॉईंट्स.

हा ती येतच राहणार आहे.

सध्या उद्योगधंद्यांकडे निर्माण होणारा कचरा अधिकृत संस्थेकडे पाठवला जातो आणि मग त्याची शास्त्रीय पध्दतीने हॅंडल तो केला जातो आणि नंतर तो त्याची विल्हेवाट लावली जाते.

ओबव्हियसली यस. कारण हे मी तुला म्हंटलं ना मी याच्यात बरंच काही काही अडिशन करतेच आहे.

कारण नवीन नवीन गोष्टी येतायत बीकोज तशा बर् याच गोष्टी आपल्या गव्हर्नमेंटद्वारे सुद्धा इंट्रड्यूस केल्या जातात.

त्याच्यानंतर हौ वी कॅन इन्वोल्व मोअर अँड मोअर पिपल. हौ वी कॅन क्रिएट अवेयरनेस ऑर जो अवेयरनेस ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये अजून किती इम्प्रोवेमेंट करता येईल. हे जिनिव्हा कन्व्हेंशन प्रमाणे त्यांचं चालूच आहे आणि कार्बन क्रेडिट कमी करत जाणं कमी करत जाणं.

करेक्ट. खूप खूप इम्पॉर्टंट आहे हे. आपल्याला आता कळत नाहीये पण नंतर ते खूप मोठा इमपाक्ट करेल.